हे एक भगवान बुद्धा च स्टॅच्यू आहे.

मॅट पण मस्त आहे मरुन कलर चा ग्रीन कलर चा आहे.

ह्याव एक वेगळ्याच प्रकारचा फिश आहे.

माणस वेगेरे सगळे आलेले दिसतातयत.

गाईला मस्त कलर दिसतोय तो तोंडावरती.

वेगवेगळ्या प्रकारची मच्छी दिसतेय इथ.

जे सजवलेल आहेच तिथ पूर्ण.

बोटिंग मध्ये माणसं बोट करत आहेत मछवारे आहेत वाटतं मच्छी पकडत आहेत ते.